एकोणचाळीसाव्या श्लोकातही भगवंतानी सांगितले आहे कि बुद्धी योग्य किंवा कृष्ण भावनेच्या तत्वानुसार कर्म केल्याने मनुष्याची कर्म बंधनातून सुटका होऊ शकते एकोणचाळीसाव्या श्लोकांमध्ये एकोणचाळीसावा श्लोक

कार्य केलं व्यक्तीने बुद्धया युक्तो आणि ज्याद्वारे यया पार्थ कर्मबन्धम प्रहास्यसि तर कर्म करुनही कर्म लागणार नाही हे भगवान श्री कृष्ण सांगतायेत हे ज्याला समजलं त्याला पुढे भगवतगीता समजणं खूप सोपं जाईल याच्या पुढचे सर्व अध्याय कि अशापद्धतीने बुद्धया युक्तो तर बुद्धी हि भगवंतांनी दिलेल्या ज्ञानाद्वारे या दुसऱ्या अध्यायातील

या पृथकरणात्मक ज्ञान प्राप्त करणारे जे सांख्य किंवा ज्ञान योगी आहेत ती महान लोक आहेत पण थट्टा नाही करत त्यांची पण त्यांचा एक समज असतो कि त्यांना वाटत की कार्य केलं म्हणजे त्यात अडकणार कार्य म्हणजे बंधन ही एक समजूत झालेली आहे पण फक्त कार्याद्वारे व्यक्ती बंधनात अडकत नाही त्या कार्यामागचा उद्देश काय आहे त्या कार्यामागची भावना काय आहे याद्वारे ठरत कि व्यक्ती त्या कार्याद्वारे बंधनात अडकेल कि नाही यांची आपण चर्चा विस्तृत केली मागच्या अध्यायात पण हे दुर्देवानं अं काही लोकांच्या लक्षात येते त्यामुळे ते निष्क्रियता किंवा अं कार्यहीनता अशा गोष्टीकडे वळतात तसेच या पद्धतीमधे काहीच दोष नाही कुठल्या पद्धतीमधे

आणि याप्रकारे सर्व इंद्रियांना सहजपणे संयमित केले जाऊ शकते म्हणून ज्याप्रमाणे धर्म आणि तत्वज्ञान दोन्ही परस्पर अवलंबी आहेत धर्म म्हणजे religion किंवा religion rituals या अर्थाने वापरलेलं आहे इथं अं इंग्लिश प्रभुपदाच्या मूळ आवृत्ती मध्ये रिलिजन अँड फिलॉसॉफी असं म्हटलेलं आहे जेव्हा religion म्हणतो आपण तेव्हा ते टॅग मी जे आज आपण बनवलेले आहेत हिंदू मुस्लिम ख्रिचन बौद्ध शीख वगैरे हे टॅग नाही religion जेव्हा म्हटलं जात तेव्हा या सनातन धर्मामध्ये जे जे धार्मिक विधी आहेत जे कार्य आहेत त्याला धर्म म्हंटलेलं आहे आणि तत्वज्ञान म्हणजे philosophy तत्त्वज्ञानाने चर्चा करुन विषयाला समजून घेणे जे आपण करत आहोत आणि म्हणून ज्याप्रमाणे धर्म आणि तत्वज्ञान दोन्ही परस्पर अवलंबी आहेत त्याप्रमाणे दोन्ही प्रकारचे योगही परस्पर पूरक आहेत असं नाही की भक्ती योगी किंवा बुद्धी योगी जो आहे तो ज्ञानाद्वारे गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्नच नाही करत नाही ते आपण आताही करत आहोत मागच्या अध्यायात आपण चर्चा केली प्रकृती आणि पुरुष यांच्यामधे काय फरक आहे शरीर आणि आत्म्यामधे काय फरक आहे कशाने शरीर बनलेलं आहे पृथकरण analysis तर हे भक्ती योगातही आहे त्यामुळे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत पण दोन्हींच्या extreme मधे गेले तर problem आहे इथे समस्या आहे का पुढे प्रभुपाद लिहितात तत्वज्ञान विरहित धर्म केवळ भावना किंवा भावुकता या अर्थने म्हणता येईल आपल्याला लिहितात sentimentalism किंवा कधीकधी धर्मांगता extremism कारण तत्वज्ञान विरहित धर्मपालन करतो त्याने शास्त्रांद्वारे

धर्म म्हणजे भावुकता होते अंधश्रद्धा होते किंवा धर्मांगता भावुकता किंवा अंधश्रद्धा किंवा extremism धर्मांगता आणि मग लोक धर्माची थट्टा करतात म्हणतात ही भावुक लोक आहेत ह्या अंधश्रद्धा आहेत आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली श्रद्धेचेही निर्मूलन व्हावं लागत व्हायला लागत महा problem येतो कारण तत्वज्ञान समजून घेतलेलं नाहीये अं जे शास्त्र आहे जे धर्माचा मार्ग आहे जी भक्ती आहे योग मार्ग आहे ती खूप वैज्ञानिक आहे आणि ह्याला खूप सुंदर वैज्ञानिक आधार असल्यामुळे जोपर्यंत हे आपण शास्त्रातील ज्ञानाद्वारे भगवतगीतेच्या श्रीमत भागवताच्या उपनिषदांच्या ज्ञानाद्वारे व्यवस्थित जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत व्यक्तीचं धर्मपालन जे आहे ते भावुकता राहील किंवा अंधश्रद्धा राहील

हा, हेल्लो काय कि आता येतोय आवाज आवाज येतोय आता मगाशी पूर्ण cut होउन घेलता हा काय माहिती आता काय झाल ते कदाचित network तुमच्याकडे अ network चा issue असेल. नाइ नाही येत नाही network चा काही problem

अस होऊ शक्त अस नाही न ठीक आहे

तर हा तर आता मी साांगत होतो कि कसोटी कड आपण अ अ कसोटी बद्दल चर्चा च केली नाही आपण फक्त हे बोलत आहे आता हे नवीन pattern आलाय कि TEN नाही तर दहाच दिवसाच्या matches होते. आणि पहिले आपण अ आम्ही म्हणजे आता मजा birth आहे eighty four चा SO ज्या वेळेस आम्ही college eleven twelve पासुन जेव्हा CRICKET चालू केला त्या वेळेस आपल्या tennis tournament ज्या भरायच्या ह मोठ्या मोठ्या turnament, त्या पंधरा ओवरच्या असायच्या अच्छा पंधरा OVER च्या असायच्या हा आता अत्ताच्या Tenis च्या किवा मिनिमम बारा ओवरच्या त्या माचेस असायच्या professional tournament Tenis बॉलच्या हा आता professional tournament सहा OVER च्या पुढे होतच नाहि tennis च्या, अरे बापरे, सगळीकड, ते मनजे जसा जसा एकदम twenty-twenty pattern आला तस तस सगळीकड sort हे अ

मनजे कस झाल आहे कि आता ह्या सगळ्या गोष्टी आपन बोलायला बोलतो कि अ हे सगळ मनजे आता fast जग झाल आहे न जग जस fast होत चाललय

हे पन fast झाल आहे मनजे लोकाना आता पहिले पूर्वि कस होत आपला pattern कसा होता शम्भर mark पेपर होता आठवतो तुला शाळेमधे

मनजे विस वर्षात जर तु शाळा सोडलि असेल दोन हजार सालि किव्वा नव्व्यान्नव सालि विचार कर

तर त्या एवढ्या दिवसामधे त ते पहिलेस अंशि विस चा pattern आला अंशि विस चा आता चाळिस साठ चा pattern आहे, मनजे जस जस आपन हे करु तसच cricket च झाल आहे cricket पुर्वि कसोटि खेळायचे कसोटि cricket खेळायचे, पाच दिवस चालायच्या matches ठीक आहे, पाच दिवस कधि सहा दिवस पन चालायच्या अअ काहि अस हे झाल तर अ मधे पाउस वगेरे आला तर

पन्नास ओवरच्या नाहि साठ च्या होत्या पुर्वि न साठ च्या होत्या आठ्वतो तुला साठ च्या matches होत्या साठ ओवर साठ ओवर च्या matches होत्या ह न आणी मग त्या साठ ओवरच्या matches पन्नासच्या झाल्या आणि मग त्या पन्नास च्या matches आता विस च्या झाल्या. बरोबर आहे, आता हे सगळ अ‍स झाल आहे कि त्याच काहि हेच नाहि झाल cricket च मनजे जस जस आपन मनतो हे पण पण त्या त्याच्यापेपेक्षा सगळ्यात चांगलि गोष्ट मनजे अ कि जो आपलि आवड होति ती आवड त नाहि गेलि न, आवड नाहि गेलि, आवड गेलि नाइ ह्म आवड जात नाहि, दुसरा मुद्दा असा आहे आवड आवड कधिच जाणार नाहि, पण अ‍अ आपण sport खेळल पाहिजे cricket च नाहि कुठलाहि sport event

हो मनजे shortcut त्याच्यातच shortcut शोधतात, हा शॉर्ट shortcut बघते, तर ति एक negative बाजु आहे आणि आवड मनशिल तर आवड आपलि आपल sports चि एकदा आवड लागलि तर ति कधिच सुटत नाहि तर sportsman हा तसा कधिच राहात नाहि, अच्छा, without sport अ अ without ground हा ते आहेच, मणुन तर तु आता सकाळि पन जातोय ground वरति, सकाळि साडे सात ते आठ साडे दहा आणि मंग संध्याकाळि पन जातोय हा अग professionally च्या matches दर saturday sunday आम्हि professionally च्या matches खेळतो, every saturday sunday आमचि match असते, twenty over च्या पन असतात. आणि आता या दोन tournament ज्या आहेत त्या पन्नास ओवरच्या आहेत, ज्या आम्हि खेळतोय, अच्छा चांगल आहे मग ते, मेरित एक ground आहे तिथे होते ति पन्नास ओवर आणि समजा in case काहि वातावरन change असल तर ते fourty-fifty over चे होउन जातात, जेव्हा match delay झाल्या, पण त्या long matches असतात. हा मनजे पन्नासच over च्या त्या consider केल्या जातात consider केल्या जातात, तर तो एक हे आहे, लोकांचा फक्त हाउस मनुन खेळायच, आवड मनुन खेळायच, तो जो stamina buildup केल पाहिजे जस fitness आपन केला पाहिजे

त्याला लोक shortcut बघते, दुसरि गोष्ट अशि हा मंजे

ह्या event च्या व्यतिरिक्त मनजे जर तुम्हि एक तास cricket चि batting चि किव्वा bowling चि practice करत आहे तर त्याच्यासाठि bowling टाकनार्याला कसा पाहिजे shoulder त्याचे strong पाहिजे, अ अ mobility पाहिजे, flexibility पाहिजे

ह fitness, तर यालाच लोक side by करतात, यायच, खेळायच, आपलि आवाड भागवुन घ्यायचि. सध्या fitness कडे जो दुर्लक्ष होतोय तर त्याच्यावरति मनजे त्या ति negative बाजु आपन समजुयात त्याला आणि positive त मग जे आपल्या आवडिचि गोष्ट आपण ख़ेळतो, मग आता आवडिचि आहे न मनजे आता कस झालय positive बाजु म्हणजे IPL सुरु झालय अ म्हणजे आता असो BUSINESS असो किंवा काय पण असो पन cricket आहे, अ बरोबर, जे आहे ते आहे, जस मला आठ्वतोय चौर्यान्नव, छ्यान्नव, ब्यान्नव, नाइनटि थ्रि {ninghty-three} चा वर्ल्ड कप {world cup} पन आठ्वतोय मला पुर्ण अस कि मला अजुन आठ्वतो कि आमच्या घरी टि. वि. {T. V. } सुद्धा एटि थ्रि {eighty-three} च्या वर्ल्ड कप {world cup} सठि आला होता. तेव्हा जो आला होता टि. वि. {T. V. } गावामधे ह ह आणि मुम्बइ ला जाउन टि. वि. {T. V. } आणला होता कि आपल्याकडे टि. वि. {T. V. } नवता इतका उंच अ‍ॅन्टीना {anteena} होताआणि मग त्याला अ‍ॅड्जस्ट {adjust} करता करता, या सगळ्या गोष्टि याच्यासाठि होत्या कि आपण मनजे खूप वेळ आहे मनजे अक्षरक्ष घरामधे जागा नसायचि cricket MATCH मनजे इतकि लोक खचाखच भरायचि, शांततेन cricket MATCH पाहायचि. मनजे तेव्हा अस पन होत भारत पाकिस्तान च नाहि सगळ्या जेव्ढ्या मॅचेस {matches} होत्या एवढ्या सगळ्या matches च्या वेळेस रस्ते रिकामे असायचे, म्हणजे लोक व्यवस्थित आपले कामधंदे सोडून आपले जसे ज्याला शक्य होइल ते सगळे लोक matches पाहायचे, पण आता तस नाहि आहे म्हणजे ठराविक लोकच जे जुने लोक आहेत तेच cricket पाहातात आणि बाकिचे जे YOUNG GENERATION वगेरे ते असं IPL किंवा हे असं twenty twenty असेच बघतात, म्हणजे त्याना असा खास असा INTEREST नाहि आहे, कि बघून जसा आम्ही मध्ये ज्या वर्ल्ड WORLD CUP च्या matchES झाल्या मागच्या वर्षि तेव्हा आम्हि अगदि TIME TABLE ठेउन आम्हि दोघ हे पन यांचि काम करुन घ्यायचो, आमच्या सोमु ला एवढा खास INTEREST नाहि आहे cricket बघायला हे सुद्धान तुला सांगते तर त्याला पण ति सवय झालेलि कि TWENTY OVER स मधे MATCH सम्पते

तुला सांगते जे कोणी विचारल मला आज कि मि सोनुला म्हंटल कि आज cricket च्या राजाचा वाढदिवस आहे तर ति मला म्हणते कोण cricket चा राजा, कोण सचिन तेंडुलकर, म्हणजे माझ्यासाठि खुप महत्त्व मि म्हंटल तुझ्यापेक्षा हि लहान लहान मुलाना सचिन तेंडुलकर माहित होता

म्हणजे आपल्याला अस नाहि ति मला म्हणते का बर म्हणजे का महत्त्वाचा आहे, म्हंटल तु कधि पाहिल नाहि न, ज्यानि प्रत्यक्ष अनुभवलय सचिन चि जादु, सचिन चि किमया, जेव्हा जेव्हा सचिन चि BAT चाललि तेव्हा तेव्हा कि इ लोक मनजे अशे जिथे तिथे स्तब्ध होउन बघत राहायचे बघत राहायचे, सचिन आउट झाला कि लोक T. V बरचशे लोक आहेत तशे, अरे मिच स्वता तेवा मला अस वाटायच कि सम्पल भारताच आता सम्पल आता काय पाहायचि match आता, बंद करुन टाकायचे TV, हा सचिन OUT झाला जाउ दे त्याच्यात होति ति किमया ति जादुगरि त्याच्यात त्याच्यानंतर ति जि techniques वगेरे काय जे काहि होत ते खूप चांगल होत सचिन च cricket खेळन नंतर सगळेच चांगले होते त्या काळामधे, आतासुद्धा चांगले cricketERS आहेत मान्य आहे त्यात काहि डाउट्स नाहि आहे, पण आहे मनजे त्या आम्हि जेव्हा आपण जेव्हा आलो तेव्हा सुनिल गावस्कर च नाव खुप छान होत कि हा सुनिल गावस्कर खूप छान cricket खेळायचे, पप्पा सांगायचे आई सांगायचि कि खूप छान त्यांच नाव होत, त्यानि खुप चांगले खेळायचे, कपिल देव चि BALLING अस काहि आपल्या दोकयामधे अस FIX झालेल होत. हे अस आणी त्याच्यानंतर शालेच्या सिलॅबस {syllabus} मधे अभ्यासक्रमामधे धडा होता न सुनिल गावस्करचा

एक मराठि त होता त्याच्यानंतर आता कपिल देवचा पण कपिल देवचा पण होता हिंदि मधे आणी ENGLISH मधे पण होता हो कोण त्याना अस काहितरि होता

अ त या सगळ्या गोष्टी होत्या मनजे आहे बर बर, तस क्रिकेट {cricket} खुप प्रगत होता नाहि पहिले त्या काळात कोचिंग, नेट अवेल्याबिलिटि {availability} खुप कमि होति {ground} चि

पण आता, आता सगळ available आह्रे, अ खुपदा मनजे मि स्वता एखादवेळेस समजा आपल अडतय, काहितरि चुकतय, ह, मि अ‍ॅज अ बॉलर {boller} खेळतो हा, मि ओपनर {opener} बॉलर {boller} मणुन खेळतो, नविन बॉल {ball} बर्याचदा अ कधि कधि होतो आपण आउट ऑफ कंट्रोल जातो त्या क्युरिज {queries} क्युअर {cure} करायला अ क्युरिज मनजे हजारो channels आहेत cricket coach चे

हो, हजारो चॅनल्स {channels} आहेत, प्रत्येक आजच्या आजच्या पिढितले जेवढे टॉप क्लास {top class} बॅट्समन {batsman} आहेत त्यांचे मास्टर क्लास {master class} हे केलेले आहेत मनजे त्यानि मास्टर क्लास {master class} घेतलेले आहेत, कुठल शोट्स {shots}

मनजे यु ट्युब {you- tube} वर बघुन बघुन बघुन हि लोक आता प्रगति करायला लागले, पुर्ण नाहि पण पन्नास टक्के जो आहे न पन्नास टक्के तरि तिथन नॉलेज {knowledge} गेन {gain} होत आता प्रत्येक गल्लि मधे सिजन बॉल खेळनारे लोक आहेत, हो, ज्या आपल्यावेळि कस होत कि जर सनगमनेर सारख्या ठिकाणि समजा राहिलो, तिथ अ नेट, कोचिंग जेव्हा क्रिकेट {cricket} आपल्या काळात कधि बघायलाहि भेटल नाहि.

हेल्लो, आम्हि खेळलो ना, रंजि रंजि च्या टिम मधे खेळलो, पण त्यावेळेस आम्हि दहा जण जे होतो किव्वा आमचि जि टिम होति विनोमंगल नावाचि टुर्नामेंट {turnament} असते अंडर हा आ विनोमंगल अंडर नाइनटिन {under ninteen}. विनोमंगल. साठि अंडर नाइनटिन {under ninteen}. साठि आम्हाला आमचि टिम तैयार केलि गेलि होति, मनजे त्यावेळेस फक्त दोनच टिम होत्या, एक कि आदर्श school चि एक होति आणी एक आपलि सह्याद्रि school चि होति

म्हणजे पुर्ण याच्यात सनगमनेर ला फक्त आम्ही तीस च जण होतो जे SEASON BALL ला पहिल्यांदा हाथ लावत होतो

आणि रंजित जे हे व्हायच तिथ खुप छान त्यांचा हे व्हायचा, सुट्ट्यान्मधे, जसे मे ला SCHOOL ला सुट्ट्या लागतात, त त्यांचा तो CAMP व्हायचा

मि पन अक्चुअलि {actually} कस झाल माहिति आहे का ते जे वैभव होत न ते हळूहळू कमि होत गेल कमी होउन गेल पण तिथं म्हणजे ते हा ति जि team होति न त्यांचि ति मला चांगल्याने आठवतोय लहानपणि ते जो ball घ्यायला यायचे आपला हा season ball त्यानि हे पन सांगितल कि मि आज मि box afford करु शकतो पण आमचे हारवतात ball generally ball आमचे इकडे तिकडे च जातात मने त्यांच्या ग्राउंड {ground} ला तिच्या काय झाल होत न मग तिथ ते झाडि, त्यांच ते चौकोन टाइप {type} ग्राउंड {ground} होत, ह तिथ तिथे सगळ्यात पहिले अक्चुअलि {actually} आम्हि तिथच शिकलो आणि त्या रणजित चे जे होते देश्मुख अजय देशमुख SIR

त्यानाच आपल्या स्कुल {school} नि अपॉइंट {appoint} केल होत क्रिकेट {cricket} चि टिम बनवन्यासाठि अच्छा, त्याच्यानंतर मनुन त्याना शिक्षक मनुन अपॉइंट {appoint} केल का त्याच्यानंतर अजय देशमुख ला हा मनजे cricket साठि जे आले sport teacher मनुन, त मग त्यानि आमचि ति team सुरुवात केलि अच्छा, अजय देशमुख ह त्याच्यातच होते ते रंजि अ रांजित च्या टिम मधेच होते ते, मग ते हळूहळु या सगळ्या या सगळ्या गोष्टी अश्या होत गेल्या कि क्रिकेट {cricket} च हे

अंकुर अ क्रिकेट {cricket} अ‍ॅकॅडमि {academy} आणि माझ्या मते इथे ग्राउंड {ground} पण आहे मोठ, त्या ग्राउंड {ground} मधे पण आहे, मनजे तिन चार ठिकणी चालते अ‍ॅकॅडमि {academy} चालते मनजे खुप पण इतकि प्रचंड एक्सपेंसिव {expensive} आहे सगळिकड सत्तर हजार रुपे, अंशि हजार रुपे वर्षाचि फीज {fees} आहे ठिक आहे, त्याच्यानंतर मुलाना आता इतक्या लाम्ब जानार्या पंधरा किलोमिटर मुल जानार मग तिन एक हजार रुपे महिन्याचि व्हॅन {Van} आहे, ठिक आहे आणि मग जस जस ते हे होइल तुमचा मुलगा जो करेल तस तस तुमचि जबाबदारि त्याला तिकडे न्यायचि, तुम्हाला त्याच अ जर खुप जास्त स्पार्किंग {sparking} दिसल तर मग अ अ अ त्याच्यात हे करायचि आता काय होत माहिति आहे का अस नाहि आवड मनुन खुप लोक शिकतात, हे करतात, अजुनसुद्धा आपल्याकडे गल्लि क्रिकेट {cricket} ला अजुनसुद्धा महत्त्व आहे, अस नाहि कि आजुन चार लोक उभे राहिले कि क्रिकेट {cricket} खेळतात, खेळतात कि नाहि सांग बर अ अस कधिच होत नाहि आहे कि चार जेंट्स आले आणि ते क्रिकेट {cricket} चे प्रेमि आहेत आणी ते क्रिकेट {cricket} नाहि खेळनार, जागा असेल त नक्कि, फळिचि बॅट {bat} करुन सुद्धा खेळतात.

पण तस मनाव, अस आता पुर्वि मनजेआपल्या काळात आहे न खूप क्रेज़ {crez} होता, लोक मनजे त्या फिटनेस {fitness} वरति जस तु सांगितला सुरवातिला कि फिटनेस {fitness} कहि राहिला नाहि आहे, लोक मनजे प्रेम, हौस मनुन खेळतात

जस आम्हि जेव्हा आ अ ग्रॅज्युएशन {graduation} करत होतो तेव्हा सॉफ्टवेअर {software} एकदम थंड होत, मनजे बिल्कुल आता ते रेसेशन {resession} आलय अस झाल तस झाल, मग सॉफ्टवेअर {software} वरति आल, परत रेसेशन {resession} आल परत वरति आल. आणी चालुच आहे अस नाहि आहे कि जॉब नाहि आहे अस नाहि आहे या सगळ्या अश्या गोष्टी चालुच असतात तस मग क्रिकेट {cricket} च पण आहे ते आता होइल मनजे हळुहळु या सगळ्या गोष्टी होतिल आणी कदाचित आपल्याकडे माहिति आहे आपण जेव्हा आम्हि क्रिकेट {cricket} पाहायचो तेव्हा आम्हि नेहमि विचार करायचो कि जि साउथ आफ्रिका, जिम्बॉम्बे चि टिम फिटनेस {fitness} पाहुन आपण का अजुनसुद्धा फिटनेस {fitness} वरति, त्या लोकाना आपण मानतो न फिटनेस {fitness} साठि का मानतो, त आपण मनायचो कि आदिवासि लोक जे याच्या ऐवजि आम्हि आमचा त नेहमि असायच कि रानावनात राहनारी आदिवासि लोकाना जर घेतल न क्रिकेट {cricket} खेळायला तर इंडियन टिम एक नम्बर होइल मनायचो आठवतो

त्यावेळेस एकदम इन्डिया {India} इन्डिया {India} लेवल {level} च जे क्रिकेट {cricket} होत त्याला तितके अ लेबल कोचेसच नवते, ह, आपण आपण तुम त्यावेळेस कस असायच क्रिकेट {cricket} च बॅटिंग {batting} कोच वेगवेगळ किव्वा अस काहि नव्हतं

आता तुम्हाला फिल्डिंग कोच वेगळा, बॅटिंग {batting} कोच वेग़ळा, बॅटिंग {batting} कोच वेग़ळा, प्रत्येक च आणी बर्याच लोकांचे पर्सनल कोचेस त्यांच्यासोबत असतात, मनुन इन्डिया {India} त असे भरपुर प्लेयर आहेत त्यांचे कोचेस सेपरेट {separate} असतात मॅच {match} ला जरि असतिल इन्डिया {India} च्या टिम {team} मधे पण त्यांचे कोच सेपरेट {separate} असतात. जर रॉबिन उथ्थप्पा त त्याच पेपर ला हे आल होत किव्वा त्याचि त्याच्या बाबतित, तो स्वताचा कोच घेउन त्यानि हे केल होत जस आता आपण फिल्डिंग {filding} कोच ला बाहेरचे लोक आणलि, सुरुवातिला तस नाहि असायच ह किव्वा जे असायचे ते त्यावेळि तितक हे नवत, आता फॅसिलिटिज {facilities} पण खुप वाढल्या, मनजे त्याला स्कोप {scope} पन आपन मनु शकतो त्याला, प्रत्येक गोष्टीला अस वेगळ आणि वैयक्तिक महत्त्व नवत मनजे आता आपण क्रिकेट {cricket} हे फक्त तेव्हा एकच शब्द होता, आता क्रिकेट {cricket} मधे बॉलिंग {bolling} वेगळि, त्याच्यात फास्ट {fast} बॉलिंग {bolling} वेगळि, स्लो {slow} बॉलिंग {bolling} वेगळि, स्पिन {spin} बॉलिंग {bolling} लेग स्पिनर {spiner} वेगळा, ऑफ स्पिनर {spiner} वेगळा, ऑफ स्पिनर {spiner} वेगळा, ह्म्म, हिटर {hitter} वेगळा, टेक्निकल {technical} प्लेयर {player} वेगळा, सिंगल {singal} डबल {double} काढनारा वेगळा, त्या सगळ्या सगळ्या याचे प्रत्येक याचे नुसार चेंजस {changes} होउन जातय

मंग तस ते FAST BOLLING, ते वेगळि हे, medium fast bowling type मिडियम {medium} फास्ट {fast} बॉलिंग {bolling} वेगळि, प्रत्येक टाइप {type} चे आता न हेखूप वाढले आहेत अ सोर्सेस {sources} खुप झालेत GAIN करायला, KNOWLEDGE GAIN करायला

चल मग चालेल मग, हो, चल मग मि ठेवते आता ठिक आहे, OK OKOK BYE BYE BYE hi अं मी स्नेहल बोलतेय अं मला trekking करायला खूप आवडतं पण दोन वर्ष झाले आम्ही जास्त काही trek केलं नाही COVID nineteen मुळे तो आज आम्ही म्हणजे आम्ही last week एक trek ला जाऊन आलो माहुली trek आज आम्ही त्याच्या संदर्भातच बोलणार आहोत मी आणि माझी दि मला join करतेय आणि मी आणि माझे friends आम्ही सगळे मिळून trekking ला गेलो होतो तर दोन वर्षामध्ये आम्ही जास्त trek केले नाहीत त्यामुळे आज जरा त्यादिवशी trek करताना भीती वाटत होती कीआम्हाला trek जमेल की नाही तर माझी दि तिझ introduction देईल आता खूप वर्षानंतर आम्ही माहुली trek plan केला

स्नेहल आणि तिझ्या friends सोबत join केला आम्ही पुण्यावरून निघालो होतो आणि पुणे to मुंबई असं travel करणार होतो आणि local नीच travel करणार होतो तर आम्ही पुण्यावरून पाच वाजताची train पकडली मुंबईसाठी तर आम्ही कल्याणला उतरलो एक दोन तीन तासाची train होती अं हा माहुली गड हा किल्ला मुंबईमधेच येतो मुंबईमध्ये ठाण्यामध्ये एका गावा मध्ये हा किल्ला आहे तर तिथे गावामध्ये जाण्यासाठी आपल्याला अं कल्याणला उतरून कल्याण ते अं वाशिंद अशी एक train आहे तर तसं आपल्याला ती train पकडून आपण पुढे जाऊ शकतो

तर अं त्या trekking च्या लोकांना यायला थोडा वेळ होता तर ती train वाशिंदला जायची train थोडी उशिराची होती बाराची वैगेरे आम्ही trackers वैगेरे सगळे एकत्र जमा झालो पण आम्हाला थोडीशी shopping करायची गरज वाटली shopping in the sense कि अं trek वरती चडण्यासाटी आम्हाला फळांची वैगेरे गरज होती vitamins ची कारणकी आम्ही खूप वर्षांनी trek करणार होतो त्यामुळे आम्ही ती सगळी अं shopping केली खाण्यापिण्याची मग finally आम्ही सगळे एकत्र जमलो आणि मग त्याच्यानंतर आम्ही अं वाशिंदच्या train साठी अं platform वरती थांबलो नंतर local आली त्या local ने आम्ही वाशिंदपर्यंत पोहचलो वाशिंदपर्यंत पोहचल्यानंतर अं वाशिंद पर्यंत पोहचल्यानंतर वाशिंद पासून जे पुढे गाव आहे तिथपर्यंत आम्हाला जाण्यासाठी अं bus वैगेरे काही available नाही तर आम्ही auto आणि jeep ह्या ह्या वाहतुकीच्या ह्याने आम्ही travel करायचं ठरवलं होत आम्ही एक वीस तीस लोकांचा group होतो तर ह्या सगळ्यामध्ये सगळीकडून वेगवेगळ्या ठिकाणांन वरून आलेली सगळी लोक होती आमच्या group मध्ये solo trackers पण बरेच होते खर सांगायचं झालं तर सगळ्यात मोटा group म्हणजे आमचाच group होता आणि बाकीचे तर खूप जण solo trackers च होते नवीन नवीन लोकांबरोबर ओळखी झाल्या आमच्या गपागोष्टी चालू झाल्या ते लोक त्यांचा trek बद्दल सांगत होते

नाही होणार पण माहितीही होत की होईल तर आम्ही station पर्यंत वैगेरे पोहचलो station पर्यंत पोहचल्यानंतर गावामध्ये जाण्यासाठी एक अर्धा पाऊण तासाचा वेळ लागतो तर त्या अर्ध्या पाऊण तासासाठी अं trackers नी अं तिथे सोय केली होती अं autos साठी ते autos मध्ये आम्ही सगळे बसलो रात्रीचे दोन तीन वाजले होते तर तिथून आम्ही travelling start केला जाता जाता एक अं एक बरेच गाव लागली वेगवेगळी लहान लहान छोटी छोटी अशी गावं होती मग ती cross करून आम्ही अं एका गावामध्ये पोहचलो ते माहुली गडावरती trek करण्यासाठी कलवान अं कल्याण दरवाज्याने trek करण्यासाठी ते best village होत तर आम्ही तिथे एक तीन साडे तीनच्या दरम्यान आम्ही तिकडे पोहचलो त्याच्या पुढचं सगळं अं त्याच्या पुढचं आता नेहरवच सांगेल

travel साठी आणि रात्रीची वेळ असल्यामुळे तो root खूपच छान वाटत होता घनदाट जंगल आणि इतर अं कोनही रस्त्याला नव्हत त्यामुळे खूपच अं छान वाटत होतं so finally आम्ही अं विरेजला आम्ही तीन वाजता पोहचलो असू तिथे पोहचल्यावरती आम्ही आमच्या सगळ जे trackers लोक होती त्यांनी आमचं सगळं candiate साठी tent अं उभे केले